हा सीमाताई, आपण यात्रेबद्दल बोलूया का थोडंसं.

हा तुम्हाला काय वाटतं आपण कुठे जाऊया यात्रेला? असं कुठे चांगलं ठिकाण असेल कि आपण यात्रा करू शकतो. सगळं काय करू शकतो असं म्हणजे थोडंसं एन्जॉय पण होईल आणि वन डे पिकनिक पण होईल असं काही. असं तुमच्या मनात काही आहे का?

हो हो बिलकुल. माझ्या माहितीमध्ये आहे. जसं लोणावळा, माथेरान हे महाबळेशवर हे सगळे थंड हवेचे ठिकाण आहेत. पण आपण वन डे ट्रिप म्हणायचं असेल तर लोणावळा वन डे ट्रिप होऊ शकतं.

सकाळी लवकर उठून जर लवकर आवरून गेलं आणि संध्याकाळपर्यंत आपण रिटर्न येऊ शकतो. तिकडे खूप छान थंड हवा बघण्यासारखे खूप असे छान छान किल्ले आहेत. पण तुम्हाला काय वाटतं लोणावळ्याला काय असं बघण्यासारखं काय खास असेल हो?

खूप छान आहे. एकदा आम्ही गेलेलो सुद्धा तिकडे. लोहगड फोर्ट आहे. एकविरा देवीचं टेंपल आहे. दोन हजार वर्षांपूर्वीच्या केव्ज आहे.कारले केव्ज, भाजे केव्ज. व्हेरी नाईस प्लेस. खूप छान जागा आहे.

असं बोलते का. बरं मग महाबळेशवर कसं असेल ? महाबळेशवरला पण मी असं ऐकलंय कि तिकडे ते थंड हवेचं ठिकाण आहे ना ते तिथे आता टेम्परेचर पण खूप म्हणजे मस्त क्लायमेट खूप

छान आहे असं मी ऐकलंय आणि तिथे पण काय एक गड आहे कुठला तरी. प्रतापगड कि काय असा गड आहे. परत त्याच्यानंतर हा महाबळेश्वरला आणि तिथं परत मंकी पॉईंट आहेत.

परत अजून भरपूर सारे असं ठिकाण आहेत कि तिथे आणि एक मी असं ऐकलंय तिथे पाच नद्यांचा संगम झालेला. ते मंदिर पण आहे खूप मोठं असं ते गाजलेलं मंदिर आहे असं.

हो. आणि तिकडं असं बोलतात कि तिकडे शॉपिंग साठी पण खूप छान आहे. तिकडचं स्ट्रॉबेरी तर खूपच आणि तिथं बोलतात कि स्ट्रॉबेरी तर फेमस आहेच आणि स्ट्रॉबेरी आईसस्क्रीम तर तिथे इतकी फेमस आहे ना त्या ठिकाणी

तर आपल्याला कसं वाटतं कि महाबळेश्ववर, माथेरान वगैरे हे पण ठिकाण ठीक आहे आणि जर का आपल्याला जरी आपल्याला चार-पाच दिवसासाठी जायचं झालं कधी काय असं विचार केला तरीपण महाबळेश्ववर चार-पाच दिवसात होऊ शकतं.

आणि असं बोललं तर बाकी जर का असं कुठलं लांब तर हिमाचल प्रदेश पण ठीक वाटतं. म्हणजे असं यात्रेसाठी आपल्याला. हो हो. तिकडेही थंड हवेचं ठिकाण आहे ना. या दिवसामध्ये जायला थंडीचं एक्चुअली वातावरण चांगलंच वाटतं आम्हाला सुद्धा. पावसामध्ये कसं कुठे गेलात तरी फिरायला जास्त वेळ भेटत नाही. पाऊस कधीही यायला सुरवात होते ना. ते असं अनकंफर्टेबल होत त्याच्यामध्ये. आणि थंडीचं कसं चला स्वेटर घातलं, सॉक्स घातले आपले. शरीराची काळजी घेऊन आपण बाहेर पडू शकतो. फिरू शकतो.

हो कसं आणि कसं गर्मीत माणूस ना गर्मीनी कंटाळतं आणि गर्मीत बाहेर फिरावंस पण नाही वाटत. मग थंडीत कसं मस्त वाटतं. थंड क्लायमेट असलं कि मग आणि अशा वेळेसच पिकनिकला जास्त करून पिकनिक हे आहेत ना आपली

म्हणजे यात्रा वगैरे हे जे काय करतो आपण म्हणजे कुठे हि बोला सहली बोला, काय पण बोला. पण मोस्ट ऑफ द सगळे जणं थंडीमधूनच काढतात. कुठे जायचं म्हणलं कि. हो हो बिलकुल. कारण कि ते फिरण्यासारखं वातावरण आहे ना. चांगलं वाटतं. पावसाचं टेंशन नाही. जास्त ऊन नाही. उन्हाचा त्रास नाहीये. उन्हामध्ये जास्त थकायला होतं ना. पाणी जास्त बॉडी हे होते ना. घाम येतो. थकत माणूस.

आणि थंडीमध्ये खूपच वातावरण छान असतं फिरण्यासाठी. कर्जत या साईडलाही जाऊ शकता तुम्ही थंडीच्या ताई गणपतीपुळे पण किती मस्त आहे. तिकडे पण ठिकाणं खूप छान आहे बोलतात गणपतीपुळेला. तिथे पण म्हणजे बघण्यासारखं आहे ना. शंकराचं मंदिर आहे. परत तिथे परत तिथे खूप मोठे आहेत ना हे पण आहे बीच पण आहे बोलतात गणपतीपुळेला. हो हो. समुद्रपट्टा आहे तिकडे. खूपच सुंदर आहे. खूप सुंदर समुद्र वगैरे. हा खूप काय आहे. म्हणजे तिथे पण बघण्यासारखं आहे आणि तिकडचं फूड आहे ना म्हणजे जेवण जे आहे ना ते खूपच खूप छान आहे म्हणजे तिकडचं जेवण वगैरे.

हो हो हो. तिथे म्हणजे जेवलं ना माणसाला तृप्तच होतं. म्हणजे असं वाटतं वा काय जेवण आहे तिकडचं.

परवडणारे आहेत जेवणाचे रेट वगैरे तिकडे हो हो. तिथे म्हणूनच तिथे परवडण्यासारखं पण आहे. आणि तिकडचं जेवण जे आहे ना ते टेस्ट ला पण खूप छान आहे म्हणजे. बरं बरं बरं. हो ठीक आहे ना मग देवाचं दर्शन होऊ शकतं गणपतीपुळेला. समुद्र पट्टा त्याच्या साईडला फिरून मुलांची एन्जॉयमेंट होऊ शकते. आपल्यालाही थोडा टाइम स्पेंड करायला भेटतो. आणि कसं आपल्याला मुलांना या दिवसात तर सुट्ट्या नसतातच. त्याच्यामुळे कसं संडेला म्हणजे आपण म्हणलं कि शनिवारी जाऊन शनिवारी वगैरे आणि रविवारी रिटर्न आपण असं करू शकतो.

हो हो. दोन दिवसाचा प्लॅन चांगलाच होईल. एक्चुअली खरंच. हा तर मग गणपतीपुळे पण खूप छान आहे हे ठिकाणं आणि अजून तुमच्या विचारात कुठं आहे का अजून कोणतं ठिकाण? हो हो. तसे भरपूर ठिकाणं आहेत पण माझ्या मते आपल्याला हे जवळपास फिरण्यासारखे जर असतील तर हे आहेत. पण माझी इच्छा रायगडला पण जाण्याची एकदा आहे. खूपच मला इंटरेस्ट आहे. हो रायगड किल्ला एक्चुअली खूप छान आहे. शिवाजी महाराजांचं तिथं आहे ना इतके सारे आहेत ना. म्हणजे खूप सारे बघण्यासारखे असे आहेत ना

पर्यटक लोकांसाठी खूप सारे त्या लोकांनी सुविधा केलेल्या आहेत आणि खूप खूप सुंदर तिथे आहेत ना सगळं काय म्हणजे बघून म्हणजे आपण एक्चुअली म्हणू शकतो कि एक्चुअली आपण शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात आलो रायगड स्वतः मध्ये खूप चांगली आहे.

हो हो. अशी फिलिंग येते. हो हो. चालेल चालेल चालेल सीमाताई थँक्यू. तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं.